डायरेक्टरी मधील imagesची सूची दाखवण्याच्या या छोट्या पाठात आपले स्वागत
येथे फाइल्स ची सूची बनवणे इमेज टॅग सारखा एचटीएमएल कोड वापरणे त्यात बदल करणे तसेच डायरेक्टरी मधे सूचीबध्द असलेल्या इमेजेस एको करणे ह्या गोष्टी बघणार आहोत
शेवटी असे आऊटपुट दिसणार आहे
मी 8 इमेजेस बनवल्या असून त्यांची पेजवर सूची अशी दिसेल
ह्या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या इमेजेस आहेत
आता मी सेट केलेली डायरेक्टरी ची रचना पाहू
आपण शो डॉट पीएचपी फाईलवर काम करणार आहोत
आणि हा इमेजेस फोल्डर आहे आणि येथे दाखविल्याप्रमाणे आपल्याकडे इमेजेस ची सूची आहे
फाईल फॉर्मॅट च्या प्रकारामुळे काहीही फरक पडत नाही
तो कुठलाही फॉर्मॅट मिश्र फॉर्मॅट किंवा एचटीएमएल द्वारे दाखवल्या जाणा या फॉरमॅटमधील इमेज फाइल असू शकते
येथे शो डॉट पीएचपी आहे
आत्ता ही फाईल रिकामी आहे
आपल्याला पीएचपी टॅग्स हवे आहेत
प्रथम एक व्हेरिएबल सेट करू ज्यात आपल्या इमेजेस असलेली डायरेक्टरी असेल
आधी दाखवल्याप्रमाणे इमेजेस आहे त्यापुढे फॉरवर्ड स्लॅश लिहू
back slashपासून सावध रहा
ह्या चिन्हास पीएचपी मधे विशेष अर्थ आहे
ह्या चिन्हानंतर लिहिलेले अक्षर काढून टाकले जाते
उदाहरणार्थ जर इमेजेस back स्लॅश फोटोस असे लिहिले तर ते पीएचपी मधे images होतोस वाचले जाईल कारण back slashनंतरचे पी वाचले जाणार नाही
फॉरवर्ड स्लॅश वापरत असल्याची खात्री करा
येथे हा फोटोस नाही आहे
नंतर आपण ओपन दिर फंक्शन वापरू
हे आपली डायरेक्टरी उघडेल
हे डिरेक्टरीतील कंटेंट्स दाखवणार नाही
हे विशिष्ट डिरेक्टरी उघडेल
म्हणजे ही डिरेक्टरी
हे असेच ठेवण्याऐवजी येथे लिहू आयएफ व्हेरिएबल ओपन दिर इक्वॉल्स टीओ ओपन दिर कंसात व्हेरिएबल दिर
आपण ही आणि ही गोष्ट एकमेकाशी जुळवत आहोत
हे यशस्वीरित्या पूर्ण झाल्यास हे डिरेक्टरी उघडण्यासाठी व्हेरिएबल ओपन दिर ला असाईन करेल
ज्यामुळे नंतर त्यात बदल करता येईल
कारण डायरेक्टरी उपलब्ध नसल्यास आपल्याला अनेक कोडिंग एरर्स मिळतील
कुठलीही एरर नसल्यास आपण ह्यातील हा कोड आणि ब्लॉक कार्यान्वित करू शकतो
पुढचे समजण्यास थोडे कठीण आहे
येथे काही कमेंटस लिहू
हे डिरेक्टरी उघडण्यासाठी आहे
येथे आत डिरेक्टरी वाचणार आहोत म्हणून रीड दिर
हे आपण व्हाईल loopवापरून करणार आहोत
यातील प्रत्येक लूपमधे फोल्डरमधील एकेक इमेज एको करणार म्हणजेच दाखवणार आहोत
येथे व्हाईल loopने सुरूवात करू
आपण असे ते बनवूया जे यामध्ये असेल आणि हा आपल्या कोड चा ब्लॉक आहे ज्यामध्ये आपण व्हाईल loopसाठी कार्यान्वित करणार आहोत
येथे कंसात व्हेरिएबल फाइल इक्वॉल्स रीड डायरेक्टरी लिहा
हे नवे फंक्शन जाणून घेऊ
अर्थातच येथे ओपन दिर हे व्हेरिएबल टाईप करणे गरजेचे आहे
हे डिरेक्टरी वाचेल जी आपण ओपन दिर फंक्शनद्वारे उघडली आहे
ही अतिशय उपयोगी फंक्शन्स आहेत
जी एकमेकांसोबत वापरू शकतो
आणि पुन्हा व्हॅलिडेट करणार आहोत
हे नोट इक्वॉल टीओ फळसे असेल
जर हे उघडले नाही किंवा वाचले गेले नाही तर पुढे एरर मिळू शकते
आणि अशाप्रकारे याची रचना करणे गरजेचे आहे
हे कंसात समाविष्ट करणे आवश्यक आहे
येथे कंस घालू
हे आपले पूर्ण व्हाईल स्टेटमेंट असायला हवे
आपण फाइल व्हेरिएबल बनवले असल्याने हे करणे सोपे आहे
आपणwhile लूप मधे असल्यामुळे ह्या डिरेक्टरीमधील सर्व फाईल्स डायनॅमिकली अपडेट होतील
एचो फाइल असे लिहून शेवटी बीआर जोडा
ब्राऊजर उघडून रिफ्रेश केला तर आपल्या सर्व डिरेक्टरीची सूची मिळाल्याचे दिसेल
डिरेक्टरी सूचीबध्द करण्यावरील दुसरा पाठ उपलब्ध आहे
येथे डॉट आणि डबल डॉट आहे
हे डिरेक्टरीच्या रचनेचे स्टँडर्ड नोटेशन आहे
डॉट म्हणजे चालू डायरेक्टरी तर दोन डॉट्स म्हणजे मागे जाण्यासाठी असे काहीतरी आहे
हे लूप मधे validateकरणे गरजेचे आहे
येथे हा डॉट आणि हा फुल्ल स्टॉप दोन डॉट्स एको होणार नाहीत हे पहावे लागेल
कारण ह्या इमेज म्हणून दाखवायच्या आहेत पण त्या प्रत्यक्षात इमेज नाहीत
हे काढून टाकू
येथे टाईप करा व्हेरिएबल फाइल नोट इक्वॉल डॉट आणि आपण ओर च्या जागी एंड वापरणार आहोत म्हणून एंड फाइल नोट इक्वॉल डॉट डॉट
आपण लूपमधे विचारत आहोत हिचे नाव डॉट आहे
याचे उत्तर येस आल्यास आयएफ नंतरचे स्टेटमेंट विचारात घेतले जाणार नाही
आणि हे एकाच वेळी तपासत आहोत अर्थातच हे ट्रू असणार आहे
हे रिफ्रेश करू
त्या निघून गेलेल्या आहेत
आता फाईल व्हेरिएबलमधे बदल करायचे आहेत ज्यामुळे ती प्रत्यक्षात इमेज बनेल
त्यासाठी प्रथम हे काढून येथे ओमनी वर्ड रूपात काही एचटीएमएल कोड लिहू
येथे इमेज सोर्स इक्वॉल्स समथिंग लिहा
इमेज ची हाइट आणि विड्थ ही देऊ शकतो
मी देणार नाही कारण ती आधीच सेट केलेली आहे
वेगवेगळया आकाराच्या इमेजेस असल्यास त्या एकाच आकारात ठेवून त्यांना हायपर लिंक देऊ शकता आणि क्लिक करून प्रत्येक इमेज उघडून बघू शकता
हे साधे आहे ते करण्यासाठी मी पीएचपी कोड तुम्हाला दाखवणार आहे
त्या प्रत्येकानंतर ब्रेक देऊ
तुम्हाला वाटेल की येथे फाईल ठेवली जाईल परंतु रिफ्रेश केल्यावर तुटक इमेजेसचा संच दिसेल
कारण जर प्रॉपर्टीज वर क्लिक केले तर येथे डायरेक्टरी इमेजेस आणि इमेज 1 दिसेल
येथे इमेजेस डायरेक्टरी ची गरज आहे
येथे इमेजेस लिहू शकतो पण दिर हे व्हेरिएबल बनवले आहे
टाईप करा दिर फॉरवर्ड स्लॅश फाइल म्हणजेच हे इमेजेस फॉरवर्ड स्लॅश फाइल असेल
रिफ्रेश केल्यावर पेज मिळाल्याचे दिसेल
जे पाठाच्या सुरूवातीला पाहिले होते
आत्तासाठी एवढेच
ह्या गोष्टी करण्याच्या अनेक पध्दती आहेत
आपल्या शंकांचे समाधान करायला मला आवडेल
त्यासाठी संपर्क करा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
धन्यवाद